झाडा-झुडपातून वाहत असणारा जलमय असा धब-धबा दिसत आहे. ते पाणी दगडातून--

लहान उभा राहिलेला आहे एक मुलगा पिशवी घेवून उभा राहिलेला आहे काही छोटे-छोटे खांब दिसत आहे.

आहेत व ढग छोटे छोटे आहेत पाठीमागे लहान मुलांची खेळायची--